इथं हत्ती आहे हत्तीच्या आजूबाजूला मुलं खेळत आहेत झाडं आहेत आभाळ आहे.

मोठं मज्जिद आहे छोटेछोटे मुलं मुली आहेत.

कलर कलरचे फुग्गे आहे आ--

झाडं आहे जमीन आहे मुलं होमवर्क करत आहे आभाळ आहे.

मोठं बाग आहे त्याच्यामध्ये झाडं आहे.

सफेद झाडाचं डेकोरेशन आहे गुलाबी --

गुलाबी पानाचं डेकोरेशन आहे सगळं डेको --

सुंदर-सुंदर झाडं आहे आजूबाजूला.

मोठेमोठे बंगले आहेत झाड --

झाडाचं गुलदस्ता आहे .

मोठी मोठी बगीचे आहे मोठेमोठे झाडं आहेत.

बॅनर लावलेला आहे आजूबाजू सगळं सटर लावून बंद केलेलं आहे.

ए_सी आहे लाईटींग आहे .

वरतून वायर गेलेलं आहे लोखंड आहे.

पाणी हलवायच आहे दोन तीन माणसं बसलेले आहेत आभाळ आहे.

काकडी आहे भाज्या आहेत .

लोखंड आहे हिरवी हिरवी झाडं आहे.